हॅलो, काय करतीयस?

निवांत बसलिय, कंटाळा आलाय हो का, मला पण कंटाळा आला होता मग टाइमपास करत बसलेल मी

मी एंटरटेनमेंट करते स्वतः लाच एटर्टेन्ट, करते म्हणेज काय करतेस? हे बघ, मी तर वाट भगू शकत नाही, की मला आता बोर झालयं, मग कोणीतरी येईल, मला एंटर्टेन करल, मग मी स्वतःलाच एंटर्टेन करते. काय करते काय नेमक एंटर्टेन करते म्हणजे म्हणजे.....मी गाणी ऐकते, माझी ऑल टाइम फेव्हरेट आहे माझी कुठली ग...मराठी कि हिंदी दोन्ही ऐकते, हे बघ जसा मूड तशी गाणी मराठी गाणी आणि हिंदी गाणी सॅड सॉंगस् हे बघ जी गाणी आहेत ना, जसा मूड तशी गाणी ऐकायची, आणि स्वतःलाच आपण त्या गाण्याशी रिलेटेड करायच म्हणजे आपला मूडपण चांगला होता, आणि दिवसही चांगला जातो, आणि आपली कामपण पटकन होतात, आणि आता तर मला सवयच लागलीय की गाणी लावायची आणि मस्त कामं करायची. गाणी ऐकत ऐकत कामपण फास्ट होतात ना ग

कोणकोणती गाणी ऐकतेस हे बघ मला नाइन्टीज ची गाणी खूप आवडतात, म्हणजे हम आपके है कौन? आणि सलमान खान तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे, त्यामुळे सलमान खानची सगळी गाणी मी ऐकते. आणि आत्ता नवीन नवीन गाणीपण ऐकायला मला खूपच आवडतात. मराठी सॉंग्स् पण खूप छान आहेत, आणि तो नवीन पिक्चर आलाय तुला माहितेय का ग मराठी नवीन पिक्चर?

हा त्यातली गाणी छान आहेत ना चंद्रमुखीची हो आणि तो चंद्रा सॉंग किती गाजल ग हो हो खूप सुंदर डान्स केलाय आणि गाणपण सुंदर आहे ते हो माझ्या मुलाचा वाढदिवस होता ना त्याद्वशी आम्ही त्याच्यावर डान्स केला ना, सगळ्यांना खूप आवडलं, मला पण खूपच छान वाटलं

हो मलापण आवडतात, आणि जुनी गाणीपण पहिले असं वाटायचं जेव्हा आई गाणी ऐकायची ना, तेव्हा असं वाटायचं किती बोर ही आहेत ही गाणी, पण ती आता गाणी जेव्हा त्याचा अर्थ कळतो तेव्हा ती गाणी ऐकायला खूपचं छान वाटतात ग

हो आणि आता तर अं ओल्ड सॉग्स आणि न्यू सॉन्ग्सचं मॅशअप पण खूप छान येतयं हो हो ऐकायची मी आधी बरोबर बरोबर आणि तुला माहितेय तू तो एम टीव्हीरचा हसनंचा शो बघते का ग? हा नाही ग, ऐकलयं मी बऱ्याच जणींकडून पण बघितलेलं नाही, काय आहे ग त्याच्यावर

अगं ते नाही का मैं नही तो कोन बे, कोन बे असं म्हणते ती आणि पुढे ऐवढं छान म्हटलय तिनी मग नंतर आपल्याला कळतं की रॅप फास्ट असूनही त्याच्यमध्ये खूप अर्थपूर्ण बोललं जातय फक्त आजकालच्या मुलांची बोलण्याची पध्दत वेगळी आहे हो हो हो अगं माझी लहान मुलगीना परवाच्या दिवशी गातं होती हे गाणं तिच्या तोंडून ऐकलं मी हे गाणं हो अगं खूपचं, हे बघ ती तो शो जिंकली नाहीये, पण खूपचं फेसम झालीय खूपचं छान पध्दतीने म्हटलयं आणि तिची अजून दोन तीन गाणी आहेत ती पण खूपचं फेमस झालीयत,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 हो ऐकते ना, मला आवडतात ऐकायला. तुला माहितेय का जेव्हापण मी सॅड असते ना तेव्हा पण मी गाणी ऐकते आणि कधी कधी गाणी ऐकून मला रडायलापण येत, पण तेव्हा भावनेच्या भरामध्ये कोणाला आपण दुसऱ्याला काही बोलण्यापेक्षा आपल्या भावना गाण्यातून व्यक्त करताना मला छान वाटत म्हणजे समाधान वाटत स्वतःला. लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, मोहम्मद रफी, यांचीपण गाणी सुंदर आहेत ना ग हो खूपचं छान आहेत. आशा भोसले छानच आहेत, पण लतादिदिंची गाणी आजपण त्या आपल्यामध्ये नसल्या तरीपण त्याची गाणी किती अमर झालीयत हो खूप सुंदर, सुंदर.....आवाज आहे त्यांचा, लता मंगेशकरपेक्षा मला ना आशा भासलेंचा आवाज खूप आवडते अगं हो छानचं आहे, आणि त्या सगळ्या बहिनींचा आवाज, त्यांच्या भावाचा आवाज, खूपचं छान आहे, म्हणजे ते ज्याही हीरो - हिरॉइनला आवाज देतात त्यांना ते असं वाटत की ते त्यंचाच आवाज आहे इतके ते इमिटेट करतात ते त्यांच्याशी. मैने प्यार किया, सडक, हम साथ साथ हैं ह्यातली पण छान गाणी आहेत पण. हो खूपचं सुंदर, खूपचं सुंदर, म्हणजे आताची गाणी आहेत, फास्ट असतात पण आई आणि त्यांच्या काळातील लोकांना आजची गाणी म्हणजे धांगडधिंगाच वाटतात नाही का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

नाही आज कालची पण आहेत अर्थपूर्ण पण त्यातहेना जास्त म्युजिकचं जास्त हे प्रमाण असल्यामुळे तेव्हा गाणी कशी सायलेंट होती, त्यामुळे खूप छान वाटायची

हो आपल्याला फ्रेश वाटलं, आपल्या मनाला शांतता लाभली तेवढं छान म्हणजे चांगली गाणी ऐकायला काही नाही वाटतं

हो गाणी ऐकणं बेस्ट आहे बर का.. मी पण ह्यापुढे गाणी ऐकत जाईन. हो कसं आहे माहितेय का गाण्यातुन आपल्याला शिकायलं पण मिळतं. अशी खूप काही मराठीपण गाणी आहेत की ज्याच्या तून आपल्याला खूप छान छान शिकायला पण मिळतं. आणि गाण्यांचे तर ठीक आहे. पण आता तुला माहितेय शिवाजी महाराजांवरती किती छान छान गाणी आलियतं आणि माझ्या दोन्ही मुलांना ऐवढी आवडतात ती गाणी, अक्षरशः त्या गाण्यामधून इतिहास रचला गेलायं .

अ्ग, तू पवनखिंड वगैरे ते पावनखिंड ते पिक्चर बघितलेस का?

आता हंबीरराव मोहिते किती छान छान पिक्चर आलाय, त्यामधिल सगळी गाणी खूपचं सुंदर आहेत आहेत हो आजकालची गाणी छानच आहेत आणि त्याहून मराठी...मराठी सुंदर गाणी आहेत.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

म्हणजे माझा लहान मुलगा हर हर महदेव हे त्याच्या तोंडामधअयेच बसलयं, तो जिकडेही जातो तिकडे शिवाजी महाराजांना इकडे तिकडे शोधत असतो आणि शिवाजी महाराजांची गाणी लावचं असा त्याचा रोजचाच हट्ट् असतो, की मला गाणी ऐकायचीच आहेत. नाही आज काल कसं ते मराठी गाणी , मराठी ऐतिहासिक पिक्चर त्यातली गाणे त्यमुळे कसं मुलांना ना शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज्यांच्या इतिहासाची ओढ वाटू लागली, त्यांना जाणून घ्याचय काय इतिहास आहे हे काय आहे असं...

हो हो ....हो आणि मराठी कलाकरा ...मराठी कलाकरांनी हे जे घेतलय डोक्यामध्ये की आता आपल्याला इतिहासकालिन गोष्टांमध्ये सगळ्यांना रस वाढवून देण्यासाठी आपण छान छान पिक्चर काढावेत, त्याव्यतिरीक्त छान छान गाणी त्याच्यामध्ये घ्यावी, मग त्यांचे कौतुक करण्यस्पद आहे की खूपचं छान करतायत ते काम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 तू तो पिक्चर बघितलायस का ग

त्यातील ते हिरवा निसर्ग किती छान गाणं आहे ते..

खूपचं आणि त्याच्यामध्ये निसर्गरम्य ऐवढं छान वातावरण घेतलयं. हो छान आहे बघितलाय पिक्चर आणि गाणी सुंदर आहेत त्यातली सगळीच हो आणि वाटत नाही गं, ऐवढा हिंदी कलाकार असून तो ऐवढं छान मराठी बोलतो. खूप छान मराठी बोललयं, मराठी गाणी बोललियत, खूप छान वाटतं अगं ते

आहे एन्टर्टेमेंन्टसाठी गाणी ऐंकणं, गाणी म्हणणं, किंवा कन्टीन्यू गाणी गुणगुणण म्हणजे आहे ह्यातून आहे एन्टरटेनमेंट होऊ शकतो हो आणि कसं आहे माहितेय, लहान मुलापासून ते वृध्द.... वृध्द वयापर्यंत आपण गाणी ऐकू शकतो, आणि गाण्यानी हे ना आपल्यामध्ये एक जल्लोष निर्माण होतो ग..आणि आपल्याला म्हणजे आपण जरी आजारी असलो तरी गाणी ऐकली तर आपल्याला किती उत्स्फूर्त वाटतं, किती छान वाटतं आपल्याला आपला मूडपण फ्रेश होतो हो खरचं, म्हणजे मला आहे ना कधीही, मा वॉकिंगला जाते ना सकाळी तर तुला महितिए मी गुगलवर फक्त मोटीव्हेशनल सॉंग्स टाकते ना तेव्हा ऐवढी छान छान गाणी येतात अक्षरशः तुला खोटं वाटेल अगं, मी हळु चाललेली असते ना तर मला ती गाणी ऐकून आहे ना फास्ट चालावसं वाटतं, खूप छान वाटतं असं वाटत अरे वा आपल्यामध्ये एखादी एनर्जी जागी झालिय हे गाणं ऐकून.

नाही, तुम्ही काय करा माहितेय का, तू वॉकींगला जेव्हा पण जाशील ना मॉर्निंग वॉकला, हे बघ आपण कोणावरती अवलंबून राहू शकत नाही की माझी एखादी मैत्रिण येईल मं आपण जाऊ, मं आपण करू मग मी काय करते माहितेय अश्यावेळेला?

मी डायरेक्ट माझा हेडफोन घेते माझा मोबाइल घेते आणि मस्त मोटीव्हेशन सॉंग लावते, आणि मस्तपैकी चालायला सुरवात करते, अक्षरशः मला कोणाचीच गरज भासतं नाही कारण का माझी फेवरेट सॉंग्स, माझी गाणी माझ्याबरोबर असतात. मैने प्यार कीया ची गाणी ऐकलिस का ग? हो ऐकलिय, तुला माहितेय का ती गाणी हे ना कितीही जुनी झाली तरी जुनी वाटतचं नाहीत गं हो..कितीही वेळा ऐकली तरी नवीन वाटतात ती गाणी, प्रत्येक वेळेस नवीन वाटतात हो खूप आवडतात मला ती गाणी आणि अक्षरशः ते पिक्चर हे ना मी फ्कत गाण्यांसाठी बघते कारण का गाणी ऐवढी सुंदर पिक्चराइज केलेली आहेत त्याच्यावर खूपचं छान आशिकी, सनम, अजून कुठला ग त्यातली पण गाणी छान आहेत बघ हा तुला माहितेय का, आशिकी मधली गाणी एवढी सुंदर आहेत, एवढी सुंदर आहेत अक्षरशः म्हणजे मी खूप लहान असल्यापासून म्हणजे मी नाइन्टीज ची आहे ग म्हणून असं म्हणतेय नाहीतर तुला वाटेल असं का म्हणतेयस म्हणून मी म्हणतेय लहानपणापासून मी ती गाणी ऐकतेय पण मला ती आत्ता ही तेवढीचं आवडतात. हो मलापण खूप आवडतात ती गाणी

आपण आता..मी तरी आता तू म्हणालिस ना की एन्टर्मेन्मेंटसाठी गाणी ऐकूयात. मी रोज सकाळ उठल्यावर देवाची गाणी ऐकेन, दुपारी असं म्हणजे मूडप्रमाणे मी पण असं गाण्याच हे चेंज करत जाईन.

हो स्वामीं समर्थांची गाणी ऐकते मी पण नेहमी छान आहेत ती पण हो, आता तर तुला माहितेय आपल्याला जे काही काही लोक आहेत की ज्यांनी वाचता येत नाही अश्ये मनाते श्लेक, छान छान कथा त्यापण गाण्यच्या रुपामध्ये आपल्याला मोबाइलवरती ऐकायला मिळतात यू ट्यूवला टाक....कुठलिही गाणी ऐकी शकतो,

हो खूप जुनी गाणी पण आपण ऐकू शकते..आपल्यकडे नाही का रेकॉर्डींगला सिडी वैगरे नसते ती पण गाणी आपण युट्युबला ऐकू शकतो आणि पहिलं कसं असायचं ना ग की आपल्याला गाणी ऐकायची असायची तर आपल्याला सिडी आणायला लागायची मग ती सिडी सिडीप्लेअरमध्ये लावावी लागायची आणि मग आपल्याला गाणी ऐकायला मिळायची पण आता तस काहि राहिलेलं नाहीये गं.,आपण फक्त एक मोबाइल फोनच बटन दाबलं आणि फक्त बोललं की मला हे गाणं ऐकायचयं तरी पण आपल्याला युट्यूबला लगेच ते गाणं दाखवतं. कोणतही गाणं आपणं एनीटाइम ऐकू शकतो.

हो बेस्ट वे आहे गाणी ऐकलं तर गाणी एकतं जाणं नेहमीचं हो कारण का माहितेय का, आपल्याला कोणी बरोबर असू नसू, गाणी आपल्यासोबत कायमच राहणारेत हो छान एंटर्टेन्मेंट होईल हा माझी, मी पण आता रोज गाणी ऐकीन हो कारण का आपण जसं आपल्याला खूश ठेवू ना तसं आपण इतरांना ठेवू शकतो म्हणून आपण पहिलं स्वतःसाठी करायचं आणि मग दुसऱ्यांसाठी करायचं, जर आपण खूश तर सगळे खूश राहतिल हो उद्या उठल्यापासून मी आधी देवाची गाणी लावणारे मग दिवसभर पुढचे सायलंट गाणी लता मंगेशकरची वगैरे लावणारे. हो मग तुला ही छान वाटेल, आता आपणं काय करायचयस छान छान गाणी ऐकायचीयत आणि आपलं एंटरटेनमेंट करायचय...ओके?